मूर्तीच्या मागे चक्र आकृतीची डिझाईन काढलेली आहे.

समोर त्याला ढकलण्यासाठी एक टप लावलेला आहे.

हा दृश्य दीक्षाभूमीचा नागपूर इथला आहे आणि दृश्यामध्ये गेटाचा बाहेरचा भाग दिसत आहे.

हे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे याच्यामध्ये नाली सारखं काम सुरू आहे.

आणि फार जुनाट रंगांनी माखलेलं आहे.

शेत शेतीतला फुलांचा मळा दिसतो आहे.

आणि काही लालसर रंगाच्या डिझाइन्स काढलेल्या आहेत सोपे आहेत दिसायला अति सुंदर--

त्याच्या पाठीमागे हिरवा रंग आहे आणि देवळ देवळाचा देवाचा रंग हा केशरी कलर चा आहे.